हा इमेज एक जिम चा आहे तिथे एक मुलगा उभा आहे त्या मुलाने ब्लॅक कलर ची जीन्स घातलेली आहे आणि ब्ल्यू टी शर्ट घातलेला आहे.

आणि ती बुक मला ग्रीन कलर ची दिसत आहे पाणी खूप अ --

इथं एक बाईक आहे ती बाईक पूर्ण खटारा बाईक दिसत आहे.

आणि ती मच्छी बघूनच खूप असं वाटते की कुठेतरी कचऱ्यामधल्या उचलून आणलेल्या आहेत.

हे एक लग्नाचा हॉल दिसत आहे आणि हा हॉल पूर्ण ब्ल्यू कलरच्या आणि व्हाईट कलरच्या पडद्यांनी सजवलेला आहे.

हिरव्या कलर ची साडी घातलेली आहे तिथे बलून आहेत त्यांच्या पायाला लाल कलर ची शाई लावलेली पण दिसत आहे.

तिथे लोखंडाची जाळी दिसत आहे जाळीमध्ये --

खूप सारी कपांची व्हरायटी दिसत आहे .

आणि तिथे वर एक लेडीज उभी आहे तिथे लिहिलेलं आहे सैनिक सायकल मार्ट .

गुलाबाची झाडं आहे पिंक कलर च गुलाब आहे रेड कलर च गुलाब आहे येल्लो कलर ची फुलं आहेत.

किती गोल राऊंड शेप मध्ये छोटीशी भिंत आहे त्याच्यात येलो आणि ब्लॅक कलर ची पट्टी आहे.

लाल कलर ची फुलं आहेत भगव्या कलर ची फुलं आहे.

इथे लिहिलेलं आहे बृहन् बृहन्मुंबई महानगर--

एक दक्षिणी भाग सचिन पडवळ असे नाव तिथे आहे.

जिम मध्ये कसरत करत आहेत टी-शर्ट घातलेल राड रेडचा कलरचा टी-शर्ट घातलेला मुलगा आहे व्हाईट कलरचा टी-शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला एक मुलगा आहे.

ब्लॅक कलरचा टी_शर्ट घातलेला एक मुलगा आहे आणि मोठं जिम आहे.